समोरुन गाडी पार्क केलेली दिसत आहे.

बिल्डिंगच्या समोर एक ग्राउंड आहे.

इथे एक स्विमिन्ग पूल आहे त्याच्या पुढं एक मोठी बिल्डिंग आहे स्विमिन्ग पूल च्या वरती--

अ सुंदर असं फूल आलेली झाड दिसत आहेत स्विमिन्ग पुलच्या समोर.

बारीक सारीक वस्तू ठेवलेल्या आहेत.

एक मोठं ग्राउंड आहे बिल्डिंग च्या वरती असं रम्य असं आकाशाचं चित्र दिसत--

हे कपड्याचे मॉल दिस --

त्याच्या अंगावरती पांढरा व लाल कलर चा ड्रेस आहे डोक्यामध्ये टोपी आहे हातामध्ये सॉक्स आहेत.

आणि तो पाऊस पाईप लाईन जोडत आहे अ व त्याच्या आजूबाजूच्या भिंती --

ह्या हॉटेलमध्ये खूप असा प्रकाश पडलेला आहे ह्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या --

नदीच्या आजूबाजूला भरपूर अशी झाड आहेत या नदीच्या बाजूने रम्य असे सुंदर वातावरण--

अ ह्या फारशी मध्ये वेगवेगळ्या अ प्रकारचे डिझाईन दिसत आहे.

एक माणूस सायकल चालवत आहे व त्याच्या अंगावरती काळ्या कलर चा ड्रेस आहे.

व त्यानी मास्क घातलेला आहे ह्या चित्रामध्ये तो सायकल चालवत आहे.

शेरवानी घातली आहे व त्याच्या डोक्यात आहे त्याच्या मागे सूचनेचा बोर्ड लिहिलेला आहे त्या बोर्डाचा कलर निळा आहे.

समोरून मोठा रस्ता दिसत आ--

त्या ग्राउंड वरती एक एम्पायर दिसत आहे त्याच्या पुढे एक अ टॉवर दिसत आहेत.

आजूबाजूला माती दिसत आहे ह्या ग्राऊंड वरती खूप माती दिसत आहे.

वरती लायटिंग केलेली दिसत आहे आतमध्ये अ बॅकग्राऊंड भरपूर केलेलं दिसत आहे.

त्यांच्या आजूबाजूला भरपूर गर्दी झालेली दिसत आहे.

गड दिसत आहे ह्या गडाच्या समोर दोन मूल पायरीवरती बसलेली दिसत आहे त्याच्या साईडला वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडे दिसत आहेत.

हा एक जुना नदीचा पूल दिसत आहे असं पुलाच्या खालून पाणी वाहत आहे.

पुलावरती दगा दगडाचे कोरीव काम दिसत आहे त्याच्यामध्ये दोन अँगल दिसत आहे.

ह्या चित्रामध्ये अ खुर्च्या दिसत आहेत ह्या चित्रामध्ये वरती पी.ओ.पी केलेली दिसत आहे त्याच्यामध्ये असा --

आजूबाजूनी गर्दी दिसत आहे ह्या चित्रामध्ये आ आजूबाजूला अशे साड्या लावलेल्या दिसत आहे.

हे एक चित्र रात्रीच दृश्य दिसत आहे ह्यांच्यामध्ये आजूबाजूला लाईटी लावलेल्या --

वरून चंद्र दिसत आहे आजूबाजूला अंधार दिसत आहेत आजूबाजूनी झाडे दिस --

एका गाडीचा कलर लाल दिसत आहे ह्या चित्रामध्ये वेगवेगळ्या गाड्याला--